की मान फक्त दोंन decible दिवाळीच्या फटक्यांचा आवा एकशे वीस deciblemotorcycle चा, scooter चा आवाज़ अंशी ते चवर्यानव decible सक्त आवाज़ नव्वद decible लहान प्रवाशी गाडीचा आवाज़ एकोणएंशी disable वरातीतील वाद्यानाचा आवाज़ एंशी ते नव्वद decible ढगांचा गडगडाट विजेचा कडकडाट आवाज़ हां एकशे चाळीस decible असतो विमाने शेपेनास्तराचा आवाज़ सर्व्हादिक म्हणजे एकशे साट ते एकशे ऐंशी decible आण औद्योगिक क्षेत्रातील आवाजाची तीव्रता शंभर ते एकशेविस decible असते शंभर decible पेक्षा जास्तीत जास्त तिव्रतेचा आवाज़ सतत आयकल्याने बहिरेपना येत एका प्रयोगात भांड्यांचा कारखान्या जवळ तीव्र ध्वनी मुळे झोपळपट्यात जन्माधारी मुले बहिरे झाल्याचे आढळ ध्वनी प्रदुषण करणे एक कारखान्यात उद्योग क्षेत क्षेत्रातील उद्योगीक क्षेत्रातील यंत्राचे आवाज़ ध्वनी प्रदूषण करतात rockettruck, lorry, car, ट्र tracker, scooter, rickshaw, motorcycle, मोटरी railway यांचा मुड़े ध्वनी प्रदूषण होते engine व horn यांचा कर्कश आवाजा ध्वनी प्रदूषणात भर पड़त तीन, धार्मिक सामजिक

स्वयंपाक गृहातील fridge, mixer, कपडे धुण्याचे यंत्र म्हणजेच washing machine pressure cooker यांचा बरोबरच redio, दूरदर्शने

अनुस्फोटकांन मुडे मोठे ध्वनी निर्माण होतात, सहा चित्रपट गृहे, नाट्य गृह नास्तान गृहे सर्कस, इद्यादी पासून ध्वनी प्रदुरषण होते, सात बाज़ार पेठेत विक्रेत्यान कडून वाहनांन पासून ध्वनी प्रडूकषण होते आठ ईमारत बांधतांना विविध यंत्र सामग्री मुड़े ध्वनी प्रडूकषण होते, नायसार्गिक रीत्या होणारी वादडे वारे, बीजा, पाऊस, ढगांचा गडगडा ज्वालामुखी चा उद्रेख सागरीत लाटांचे आवाज़ इत्यादी मुड़े ध्वनी प्रदूरषण होते इमारतीच्या वरच्या मजल्यावरील ठक ठक पुलांचे आवाज़ यांचा मुड़े देखिल ध्वनी प्रदूरषण होते, ध्वनी प्रदूरषण परिणाम एक कायम गोंगाट व कर्कश आवाजा मुड़े बहेरे पाना येतो शंभर decible पेक्षा जास्त तीव्रतेच्या ध्वनी मुड़े बहिरे पाना येत, दोन ध्वनी प्रदूरषणा मुड़े मानसिक स्वास्थ बिघड़ते चिडखोरपाना वाढतो, निद्रानाश, अपचन, दुर्बलता, निर्माण होते, तीन कारखान्यातील यंत्रांचा खडखडाटा मुड़े कामगारांना बहेरेपना येतो रक्त दाब र्हुदय विकार बढावतो ध्वनी प्रदूरषणाचा त्रास होवू नए, म्हणून काही लोक झोपेच्या गोळ्या, माद्या पाषाण धुम्रपान पदार्थांचा सेवन करतात, त्यातून रोगटपना येतो, कर्कश आवाजा मुड़े गर्भावर गर्भवती स्त्रियांवर वाइट परिणाम होतो, लायांगिक क्षमता घटते गोंगाटा मुडे घाम येने चक्कर येने अपचन, थकवा येणे मानसिक विकृती निर्माण होते, तसे आजार बढावतात ध्वनी प्रदूषणाचा परिणाम हा माणसावरच नांही तर इतर प्राण्यान वर ही होत असतो, रस्त्यान वरी ध्वनी प्रदूरषणा मुड़े वर्दारी मुड़े संवाद करणे अवघड असतो नो ध्वनी प्रदूरषणा मुड़े झोप शांततेने लगत नाहीं कार्य क्षमता गत ध्वनी प्रदूषण उपाय योजना स सर्वच प्रकारच्या वाहनान ची

रहिवाश्यांचा राहण्याचा ठिकाण पासून दुर असाव्यात ध्वनी क्षे क्षेत्र तांच्या आवरण भिंतीना घालावे TV, radio कार्यशाळा चित्रपट गृहे सामाराम्भारावात ध्वनी ची तीव्रता कमी करावे, इमारतीना ध्वनी री निरोधक पडदे लावावे, आवाजा पासून कानांचे रक्षन करन्यास ear plug वापरावे ध्वनी प्रदूषण नियंत्रणासाठी सर्व्हा स स संस्थाथान मध्मान द्वारे जनजागृती करावी

भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारतामध्ये रासायनिक शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. रासायनिक शेतीचे दुष्परिणाम येथील जनतेवर दिसत आहे. भरपूर साऱ्या लोकांना diabetes, cancer, brain tumor, त्वचेचे रोग आजार, रासायनिक शेतीमुळे क~ जडलेले आहे. आपले पूर्वज हे पारंपरिक पद्धतीने सेंद्रिय पद्धतीने, शेती करत होते.

आपले शेतकरी सर्रास मरण्याजोगे विष,

रासायनिक खातं देतात. त्यामुळे, जमिनी खराब होत चालल्याय. जमिनीची कडकपणा वाढत चालली आहे. जमिनी विषयुक्त होत चालल्या आहे. पंजाब असं राज्य आहे भारतामध्ये, त्या तिथे एक cancer ची train च चालली आहे. चालवली आहे, आणि एकीकडे एक सिक्कीम असं एक छोटंसं राज्य आहे. कि ज्यामध्ये शेतकरी hundered percent जैविक शेती करत आहे. भरपूर शेतकऱ्यांना असं वाटत कि जैविक शेती हे न परवडणारी शेती आहे. जैविक शेतीमध्ये मेहनत जास्त करावी लागते. उत्पन्न फार कमी येते. पण काळाची गरज हे जैविक शेती हि आहे. लोकांना पुरेसं ज्ञान, जैविक शेतीबद्दल नाहीये. त्यामुळे ते असे विचार करतात. जैविक शेती करायला आपल्याला संयम बाळगायला हवा. पहिले तर आपण जे जमीन आपली खराब केली आहे. ज्या जमिनीमधले मित्र जीव संपलेले आहे. तुमची जमीन खंडर बनलेली आहे. तिची पोत वाढवणं आवश्यक आहे. जैविक शेतीची पोत जेव्हा वाढेल तेव्हा त्याच्यामध्ये शेणखत टाकलं जाईल. गांडूळखत टाकलं जाईल. लेंडी खत टाकलं जाईल. आणि ती जमीन सुपीक केली जाईल. त्याच्यामध्ये मो~ मित्र जीवांचं प्रमाण वाढवलं जाईल. तर ती खंडर झालेली जमीन तुमची दुरुस्त होईल. रासायनिक खतामुळे तुमच्या शेतामधले मित्र जिवाणू मेलेले आहे. गांडूळ मेलेले आहे. त्यामुळे, जमिनीत~ जमिनीमध्ये, पाण्याचा निचरा चांगल्या प्रमाणात होत नाही. जमिनीमध्ये हवा खेळती राहत नाई. जमिनीचा कडकपणा वाढलेला आहे. जमीनला सुपीक कारण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये मित्र जीवांचे प्रमाण वाढवायला पाहिजे. शेणखताचे प्रमाण वाढवायला पाहिजे. गांडूळखताचे प्रमाण वाढवायला पाहिजे. ज्यामुळे जमीन सुपीक होईल. आणि येणारे हे उत्पन्न विषमुक्त होईल. आपण ज्या फवारण्या करत आहे. आपल्याला कळतचं नाही आपण काय फवारात आहे. बरेच सारे शेतकरी अशिक्षित आहे. काही शेतकरी शिक्षित असूनही त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यांना content शी काहीही घेणं-देणं नाही. त्यांना एकच गोष्ट माहित आहे कि, आपलं उत्पन्न कस वाढलं जाईल. उत्पन्न वाढवण्याच्या चक्करमध्ये ते इतक्या खतरनाक chemicals त्या फवारणी करत आहे. ते अं शेतीवर. कि त्याचा दुष्परिणाम म्हणजे,

स्वतःच्या शेतात जे औषध मारतो, ते तो direct market मध्ये तर विकतोच, पण स्वतःच्या घरीपण खातो. हा स्वतःच्या कुटुंबीयांचा पण जीव धोक्यात टाकत आहे. शेतकऱ्यांनी या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. त्यांनी थोडा संयम ठेवायला पाहिजे. इतके वर्ष त्यांनी आपली जमीन खंडर करण्यात प्रयत्न केला आहे. त्यासाठी, सुधारवण्यासाठी पण त्यानी तीन-चार वर्षाचा वेळ दिला पाहिजे.

आज शेतीचं असं झालं आहे कि, Without खाताशिवाय त्याची शेती होतंच नाई. कारण त्याच्या शेतीमध्ये दमक नाहीये. सुपीकताच नाहीये.

भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी सुरवात केलेली आहे. सुरवातीला त्याला, direct रासायनिक ज~ अं जैविक शेतीकडे न वळता त्यांनी मिश्र शेती करायला पाहिजे. मिश्र शेती करताना तो काही प्रमाणात रासायनिक वापरेल. काही प्रमाणात जैविक औषधं वापरेल. आणि जेव्हा त्याचा जमिनीवर confidence वाढेल, कि नाही, आता मी रासायनिक वापरणारच नाही. आणि माझी जमीन मध्ये जे पण पीक मी टाकेल, ते hundred percent जैविक राहील. त्यावेळेस त्यांनी पूर्ण रासायनिक शेतामधलं काढायला पाहिजे. सध्या तर जैविक जे products आहेत, त्याचा भावही चांगला येत आहे. लोकांना पण कळून चुकले आहे, कि हे रासायनिक अन्न खाल्यानी, आपल्या शरीरावर काय दुष्परिणाम होताय. बरेचसे doctor engineer हे जैविक शेतीमधलं उत्पन्न घेऊन, Products ची चांगली किंमत देताय. तर थोडा वेळ लागेल.

दोन-चार वर्ष त्याला त्रास होईल, शेतकऱ्याला. पण काही दिवसानंतर त्याचा रासायनिक वर होणार खर्च हा कमी होईल. त्याच्या उत्पन्नात वाढ होईल. त्याच्या खर्चात कमी येईल. एक वर्ष, दोन वर्ष, तीन वर्ष, चार वर्ष, कमीत कमी पाच वर्ष त्याला या शेतीवर व्यवस्थितप्रक्रारे काम करायला पाहिजे. तर त्याची hundred percent जैविक शेती पाच वर्षात होईल. त्यांनी आपल्या या शेतीबरबर पाळीव प्राणी जे आहे. त्याचे प्रमाण पण वाढवायला पाहिजे. याच्या~ याच्यामुळे त्याला शेतामध्ये खत मिळेल. आणि शेतीबरोबरच जोडधंदा मिळेल. पूर्वीच्या शेतकर्यांकडे भरपूर प्रकारचे जनावरं असायचे. आणि आजकालच्या शेतकऱ्यांकडे जनावर हे दिसतचं नाही.

कमी पैशात जास्त उत्पन्न हा त्याचा भ्रम असतो. हा भ्रम दूर कारण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने जैविक शेतीकडे लक्ष दिलं पाहिजे. धन्यवाद! नमस्कार. माझं नाव तनय जबडे. माझा आजचा विषय आहे mobile phone तर, mobile phone कोणाकडे नसतात आजकाल. कोणाकडेही mobile phone सापडतो. literally कोणताही माणूस असा नसेल, ज्याच्याकडे mobile phone नसेल. बरेच भले smartphone नसेल, पण साधा mobile तर सगळ्यांकडे असतो. तर मला आज mobile phone चे फायदे व तोटे आणि त्यांच्यावरती मात कशी करायची, या सगळ्या विषयांवरती मी बोलू इच्छितो. तर त्याच्या आधी mobile phone ची सुरुवात कशी झाली, ती का सुरुवात झाली mobile phone ची, त्याची history म्हणजे त्याचा इतिहास काय थोडासा ते मी सांगू इच्छितो. तर mobile phone म्हणजे काय? एक छोटासा computer च म्हणावा लागेल. mobile phone मध्ये आपण calculator वापरू शकतो, म्हणजे calculate करू शकतो. त्याच्यानंतर आपण अह mobile मध्ये कोणतेही videos बघू शकतो, त्याच्यानंतर अह

त्याच्यानंतर अजून काय काय बरंच काही करू शकतो, ज्याच्या मी~ ज्याच्याब~ बद्दल मी नंतर बोलणारच आहे. तर mobile phone हा एक छोटासा computer च म्हणावा लागेल. तर त्याची सुरुवात झाली, computer ची सुरुवात झाली basically first generation computers पासनं, म्हणजेच जुन्या काळात जेव्हा पहिले पहिले computers यायला लागले, तेव्हा ते आकारांनी प्रचंड मोठे होते, म्हणजे तुम्ही एक कॉ~ college घेतलं suppose उदाहरण म्हणून, तर college चं एक अख्खा वर्ग लागेल तो computer ठेवायला एवढे मोठे computer होते. तर computer चा तेव्हा size

आणि अह अह आकार मोठा होता आणि electricity जास्त खायचे आणि वर ते लवकर गरम व्हायचे. म्हणजे suppose तुम्ही अर्धा तास, पंचेचाळीस minutes computer वापरला, तर मग अह आह तो पंधरा minutes बंद ठेवायला लागायचा, असं ते असायचं. नाहीतर मग अह त्याच्याशिवाय मग तो चाळायचाच नाही एवढं ते गरम एकदम तापून जायचे ते. so या सगळ्या काहीकाही गोष्टी होत्या first generation computers च्या. म्हणजे ज्यांना खरचंच actually ज्यांना computer ची गरज लागत होती industry मध्ये करणाऱ्या लोकांना, तेच फक्त हे computer वापरायचे. कारण ते आकाराने मोठे होते, महाग पण होते obviousely कारण,

गरज जाणवायला लागली छोटे computer आणायची. मग आले desktop computer. desktop computer साधारण दोन हजार ते दोन हजार पाच किंवा दहापर्यंत कायतरी~ कायतरी अह असेल त्यांचं वर्षांचं. so तेव्हा तोपर्यंत ते अह प्रचलित होते desktop computer. desktop computer उपयोगी का पडले लोकांच्या? कारण, अह डे~ desktop computer कसं साध्या माणसांना पण त्यांच्या रोजच्या छोट्या छोट्या गरजांसाठी ते वापरू शकत होते computer कारण तो एकतर table वरती बसायचा. desk म्हण~ desk म्हणजेच table desktop म्हणजे table वरती मावणारा computer असा desktop. so तो अख्खा table घ्यायचा, keyboard लागायचा त्याला, तो desktop computer मग आले हळूहळू laptop computer. laptop आता आपण सगळेच जण वापरतो. laptop शिवाय काही चालत नाही आणि पटकन अह म्हणजे अह आपण एका flight मध्ये असो विमानात आणि आपल्याला पोचायला वेळ असेल, तर आपण laptop काढून त्याच्यावरती काम करू शकतो. so laptop आल्याने काय झालं की, computer वापरणं अजून वाढलं लोकांचं. कारण laptop आकाराने लहान आणि बरंच काहीकाही करू शकत होतो आपण laptop वरती. आपण excel वापरू शकतो, microsoft excel वापरू शकतो, paint वापरू शकते, M. S. word वापरू शकत~ शकतो. आणि भरपूर काही गोष्टी laptop वरती होतात. आणि ते laptop आकाराने पण लहान असल्यामुळे, एका bag सारखा असल्यामुळं तो कुठेही नेता येतो. पण mobile phone हा अजून त्याच्यापेक्षा लहान गोष्ट आलेली आहे. mobile phone हा एक छोटा computer मी मगाशी का म्हणलो? त्याचं कारण असं आहे की, laptop वरनं गाडी mobile phone वरती आलेली आहे. mobile phone आकारांनी अह लहान आहे.

तेचं वापरणं वाढलं लोकांचं. so तो youtube साठी वापरू शकत होतो आपण, अह त्याच्यामध्ये phone करू शकत होतो. आणि म~ mobile phone लहान असल्यामुळे तो कुठेही नेता येतो. so त्याचे मी आता फायदे जरा बोलू इच्छितो. mobile चे फायदे म्हणजे काय? phone लावणे. आपल्याला जर phone लावायचा असेल, म्हणजे आजकाल आता अमेरिकेतला माणूस भारतातल्या माणसाशी, भारतातला माणूस युरोपमधल्या माणसाशी, युरोपमधला माणूस आफ्रिकेतल्या माणसाशी असं वाट्टेल तिथे अश्या वाट्टेल त्या व्यक्तीला आपण phone लावू शकतो आजकाल. so ही जी phone ची सोय झाली आहे ना, त्याच्यामुळे इतकं सोपं पडलंय

तर पटकन ते phone करून काम होऊन जातं समोरच्याचा phone number जर माहित असेल तर. आणि आजकाल communication system की advanced झालेली आहे की, आपल्या पृथ्वीच्या आजूबाजूला artificial satellite फिरत असतात. त्याच्यामुळे कोणालाही आपण phone लावू शकतो. आता अह आधीसारखं राहिलेलं नाही की, कोणाला तरी पत्र पाठवायचं असेल, तर मग क~ अह म्हणजे कोणालातरी काहीतरी सांगायचं असेल, तर ते पत्र लिहा, मग त्याच्यावरती stamp मारा, मग ते पत्र अह post office मध्ये टाका, मग ते तिथे जाणार, हे सगळे सगळे भानगडी करत बसण्याचा काळ संपला आता. so असं हे phone करण्याचं प्रचंड उपयोग आहे. परत whatsapp सारखे जे apps असतात जे आपण भरपूर जण वापरतो खूप मोठ्या प्रमाणात

की, दोघे एकमेकांशी जेव्हा phone वरती बोलतात, तेव्हा त्या दोघांचा चेहरा आणि ते कुठे आहेत तेपण दिसू शकतं आजूबाजूचं सगळं. मग mobile phone मध्ये email पाठवणं खूप सोपं झालं आहे. कारण, email मध्ये कसं असतं की, ई~ electronic पत्र म्हणजे email त्याच्यामध्ये तुम्ही नुसतंच पत्र नाही तर, त्याच्यामध्ये तुम्ही photos घालू शकता, videos घालू शकता, आणि व~ महत्त्वाच्या documents कोणालातरी पाठवायच्या असतील कामाच्या भरप~ प~ कामाच्या उद्देशासाठीपण तुम्ही email वापरू शकता. आणि email laptop वरनं पण करता येतं. पण पटकन आपण mobile मधनं टाकतो ना, कोणाला काही पटकन पाठवायचं असेल थोड्याच वेळात तर laptop उघडत कोण बसत नाही. mobile मध्ये instagram facebook हे जे apps आहेत, ते specifically mobile साठी बनवलेले गेलेले आहेत. हम्म instagram तुम्ही marketing साठी वापरू शकता. म्हणजे तुमचा व्यापार असेल, suppose तर तुम्ही त्या व्यापारमध्ये तुम्ही जे काही विकताय, त्याचं marketing करण्यासाठी तुम्ही instagram वापरू शकता. आणि instagram कशावर चालतं? तर mobile phone वरती चालतं. so तुम्ही व्यापाराचं तुमचं marketing instagram वरती करू शकता. तुम्ही वस्तू विकत घेऊ शकता mobile वरनं, आपल्याला काही मागवायचं असेल amazon वरनं, तर आपण mobile वापरतो. pizza मागवायचा असेल, रात्री जेवण घरी करायचा कंटाळा आला, तर पटकन mobile घेतो, pizza वाल्याचे हे एक करतो किंवा त्याच्या website वरती जातो, पटकन एक pizza order करतो, payment ही आजकाल mobile वरती होऊन जातं. so तुम्ही वस्तू विकू शकता, विकत घेऊ शकता, तुम्ही लोकांना पैसे mobile वरनं transfer करू शकता म्हणजे g-payg-pay ची सोय केवढी छान आहे. mobile phone mobile number जर तुमचा bank account ला linked असेल, तर तुम्ही म~ आह mobile वरनं पैसे भरू शकता. आता एखाद्याला पैसे भरायचे असतील, तर तुम्ही laptop थोडीच उघडत बसणार ते~ तेवढेशे पैसे पाठवण्यासाठी. तुम्ही पटकन mobile उघडाल की नाही? so अशामुळे mobile काय झालाय की, एकदम handy आणि trendy आहे तो. कारण mobile कुठेही बसतो खिशात वगैरे आणि तो दिसायला एकदम भारी दिसतो. so त्याच्यामुळे एकदम छान आजकाल mobile मध्ये colour व~ वगैरे पण छान निघाला. so असं तुम्ही अह even तुम्ही mobile मध्ये विकायचा असेल, तर तुम्ही mobile मधनं ते विकू शकता. OLX नावाचे जे apps आहेत, ते mobile साठी designed आहेत.

आणि अश्या भरपूर काहीकाही करू शकता. even youtube जे आहे, ते खूप छान platform आहे, जो अह mobile वरनं तुम्ही वापरू शकता किंवा google translate जे असतं, तुम्हाला जर कोणतं अह तुम्ही पुस्तक वाचत असाल, आणि कोणत्या शब्दांचे अर्थ माहित नसतील, आणि dictionary मध्ये बघत बसण्यापेक्षा तुम्ही पटकन mobile उघडता, गूग~ तुम्ही तिथे dictionary आह तिथे meaning टाकता, आणि मग तुम्हाला अर्थ लगेच कळून जातो काय आहे त्याला. even google translate तुम्हाला message पाठवताना translate करायची गरज पडली एका भाषेतनं तर दुसऱ्या भाषेमध्ये तर तेही तुम्हाला पटकन mobile वरनं तुम्ही ते साध्य होऊ शकतं आजकाल. म्हणूनच मी मगाशी म्हणलो होतो की, mobile हा एक छोटासा computer झालेला आहे. कारण आधी मोठे computer जेव्हा मोठे होते, तेव्हा ती फक्त मोठीमोठी लोकं ज्यांना खरंचंच जास्त प्रमाणात लागायचे computer तेच वापरू शकत होते. पण नंतर नंतर mobile आल्यामुळे भरपूर जण mobile चा छान प्रकारे वापर करायला लागले. पण, mobile चा जसे छान फायदे आहेत, ज्याच्यामुळे आपल्याला वाटतं की, आयुष्य एकदम छान झालंय, तसे तेचे काही तोटेपण आहेत. तर, त्याचे तोटे काय आहेत की, youtube instagram facebook हे apps जसे चांगले आहेत ना, तसे ते हानिकारक सुद्धा आहेत. instagram मध्ये एक reel बघून कधीही समाधान होत नाही. reel म्हणजे छोटे छोटे videos असतात instagram मध्ये दीड-दीड minutes चे, त्याला reel म्हणतात. एक reel बघून समाधान होत नाही. त्याच्यापुढे दोन, तीन, चार, पाच, सहा तुम्ही वाट्टेल तित~ तेवढा वेळ instagram वरती त~ घालवू शकता, जर तुमचा स्वतःवरती ताबा नसेल तर. तर हे असं instagram म~ खूप हानिकारक ठरू शकतं मग. कारण तुमचा ताबाच नाही तर तुम्ही केवढा वेळ तुमचा वाया जाऊ शकतो instagram वर. परत youtube मध्ये जरा थोडेसे अह नको ते videos कधीकधी असतात, ज्याच्यामुळे मुलांवरती मुलं जर बघत असतील तर, त्यांच्यावरती चुकीचा परिणाम होऊ शकतो. तर त्याच्यामधले उपाय पण ना mobile नेच दिलेले आहेत. तुम्ही youtube app जर नीट बघितला ना, तर त्याच्यामध्ये एक limit set करता येते youtube मध्ये की, तुम्ही एवढाच वेळ youtube बघणार व तुम्ही त्याच्या~ पेक्षा जर जास्त वेळ बघायला लागलात त्या limit जे तुम्ही set केले त्याच्यापेक्षा जास्त, तर youtube च तुम्हाला आठवण करते की, आता बास. तर मग हा~ हे जे फायदा आहे हा तुम्ही खूप अह चांगल्या प्रकारे त्याचा वापर करू शकता. तुम्ही even अह तुम्हाला जर अह काय म्हणू त्याला, एक स्त~ अह तुम्ही instagram बघायची वेळ असेल तुमची आणि तुम्हाला जर आह थोडा वेळच बघायचा असेल, तर तुम्ही timer लावू शकता mobile वरती. mobile मध्ये timer ची पण सोय आहे. timer लावून तुम्ही तो timer जेव्हा संपतो, तेव्हा अशी घंटी वाजायला लागते. तेव्हा मग तुम्ही instagram बंद करू शकता. so इन्स~ mobile addicting पण आहेत. त्याच्यामुळे त्या addiction पासनं ते दूर ठ~ राहायचं असेल, तर mobile नीच उपाय दिलेले आहेत. म्हणजे mobile चे जे काही तोटे आहेत जे मी तुम्हाला आत्ता मगाशी सांगितले instagram youtube मध्ये videos भरपूर चुकीच्या असतात वगैरे, तर हे जसे तोटे आहेत, तसे त्यांच्यावरती मात करण्याचे उपाय सुद्धा mobile नेच तुम्हाला दिलेले आहेत, जे~ ज्यातले मी आत्ता काही सांगितले तुम्हाला. तर असं जर आपण एक अह काय म्हणू त्याला, तोटे आणि फायदे हे दोन्ही अंदाज घेऊन आपण एक छान मनाचा balance ठेवून जर mobile चा वापर केला, तर मला वाटतं की, कोणतीच~ अह कोणत्याच लोकांना त्याचे हानी होणार नाही mobile या एका device पासनं.

घडलं की तुम्हाला आज सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो. माझं नाव सोहम माझं पूर्ण नाव सोहम शहाणे, तुम्ही सगळे मला RJ सोहम या नावाने ओळखता, बऱ्याच लोकांना माझं आडनाव ऐकल्यानंतर असं वाटतं की याला याचं आडनाव शोभतं. आज तुम्ही सगळे जण मला इन्स्टाग्राम, युट्यूबवरती बघता, माझे videos वैगरे बघता, पण एक काळ असा होता की मला माझ्या colony ही कोणी ओळखतं नव्हतं. आणि अं शाळेमध्ये मी ज्या जायचो, basically तर शाळेमध्ये अं दररोज मला चिडवलं जायचं, माझी ऊंची आजही फार नाही, वजन फार नव्हते, त्यामुळे मी easy target होतो bully करायला आणि अं कसं होतं की दुसरी तिसरीला हा प्रकार basically लढायला सुरूवात होते कोणाही सोबत, की जेव्हा थोडंसं आपण म्हणतो ना, मस्ती जी असते मुलांमध्ये ती बाहेर यायला लागते, आणि मग ते अस सगळा प्रकार सुरू होतो, तर मी अं second standard ला होतो, जेव्हा पासनं हा प्रकार माझ्या सोबत सुरू झाला. माझं घर ते शाळेचं अंतर मला रिक्षातनं जायला लागायचं. तर मला दररोज अं म्हणजे मारलं जायचं, माझ्या अंगावरती पाण्याची bottle टाकली जायची आणि असे सगळे प्रकार व्हायचे, पण आता घरी कसं सांगणार हा एक मुद्दा होताच तर अं हे माझ्या सोबत दोन वर्षात सलग व्हायला लागलं दोनतीन वर्ष झाले तर त्यादिवशी असं झालं की, मी खूपच रडायला लागलो, ती सगळी गोष्ट जी आपण मध्ये दाबून ठेवतो ती अशी बाहेर पडते आणि अं आपल्याला असं वाटतं की पाचवीतल्या मुलाला काय कळतं, पण ना पाचवीतल्या मुलाला त्याच्या पुरता सगळचं कळतं असतं.

त्यामुळे मला जी गोष्ट ना एकट्यामध्ये खूप त्रास झाला आणि त्यादिवशी मग मी घरच्यासमोर सगळचं बोललो, मला ते सहन नाही झालं, आता अं जे बाकीच्यांच्या घरचे करतील तेच माझ्या घरच्यांनी केलं की शाळा बदलून टाकू आपण यांची आणि त्यामुळे अश्या रीतीने मला एका शाळेतनं दुसऱ्या शाळेत टाकण्यात आलं. त्याच्यानंतर आता खैर नवीन problems सुरू झाले, कारण आधीची जी शाळा होती ना ती फार मोठी शाळा नव्हती, पण मी पुढच्या जेव्हा शाळेत गेलो तेव्हा मला कळलं की, इथे एकाच वर्गामध्ये साठ मुलं आहेत, एकाच standard चे चार चार divisions आहेत आणि कोणीच मित्र नाही कोणीच मी या सगळ्या overall ch situation साठी खूपच alien होतो, तर अं तिकडे गेल्यानंतर तोच मुद्दा जास्ती मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झाला आणि मी सहाविला होतो, अं जेव्हा माझ्यासोबत व्हायचं, आणि मला शाळेमध्ये आठवायचं, 'किसका बच्चा खो गया' या वाक्याने चिडवायचे, कारण माझी ऊंची फार नव्हती, मी सगळ्यात लहान होतो. आणि मी कुठे पण गेलोना school मध्ये वैगरे चालताना वैगरे तरी 'किसका बच्चा खो गया', 'किसका बच्चा खो गया' असं चिडवलं जायचं आता असं झालं, की आता मी घरी सांगू शकतं नव्हतो, की मला तुम्ही दुसऱ्या शाळेत टाका, कारण donation वैगरे नावाचा प्रकार असतो कुठल्याही शाळेमध्ये तुम्ही admission घेतली. आणि मला असं वाटलं की असं पळतं पण आपण किती दिवस राहणार ना? तर तेव्हा असं पण नव्हतं, की खूप motivation कुठनं मिळतं होतं, की नाही नाही आपण जरा full भिडूबिडू मध्ये मी असं ठरवलं, की आपण आपला वेळ जो रिकामा आहे, तो कुठेतरी